आणि हे एक प्रवेश द्वार दिसत आहे त्यांच्या दुकानाच गणपती ची मूर्ति दिसत आहे.

आणि एक अह पॅकेट्स चे आहे. पुष्कळ सामान दिसत आहे. दुकानात बाजूला झेरॉक्स लिहिलेलं आहे.

या फोटोत मला एक मोठसा ग्राऊंड दिसत आहे. पांढऱ्या कलरची बिल्डींग दिसत आहे.

मिरच्या दिसत आहे पुष्कळ सारे लोकं दिसत आहे भाजी घेतानी कॅलेंडर दिसत आहे साईबाबांची फोटो दिसत आहे.

या फोटो त मला जमीन दिसत आहे त्याचा बाजूला एक बिल्डिंग दिसत आहे त्याच्यात खूप खिडक्या आहे.